लिब्रिऑफिस बसे वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
डेटाबेस डिझाइन वरील हे पुढचे ट्युटोरियल आहे
आपण शिकणार आहोत 4
माहितीचा भाग कॉलम्न्स मध्ये रूपांतरित करणे
प्रायमरी कीज नमूद करणे
टेबल रिलेशनशिप्स प्रस्थापित करणे
मागील पाठात लायब्ररी एप्लिकेशन साठी डेटाबेस डिझाइन ची प्रक्रिया सुरू केली होती
लायब्ररी databaseतयार करण्याचा उद्देश आपण समजून घेतला
पुढे libraryसाठी आवश्यक माहिती शोधून तिची व्यवस्थित रचना केली
सर्व माहिती टेबल्स मध्ये विभागली
आपण लायब्ररी डेटाबेस मध्ये चार टेबल्स बनवली160 बुक्स ऑथर्स पब्लिकेशन्स आणि मेंबर्स
पुढील पायरीत आपण माहितीचा भाग कॉलम्न्स मध्ये रूपांतरित करणार आहोत
प्रत्येक टेबलमध्ये कोणती माहिती संचित करायची ते ठरवणार आहोत
माहिती साठवण्यास निवडलेला प्रत्येक आयटीईएम एक फिल्ड बनतो व तो टेबलमधील कोलम्न म्हणून दाखवला जातो
स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे बुक्स टेबल ला 5 कॉलम्न्स आहेत ज्याला fieldsअसेही म्हणतात
ह्या कॉलम्न्स मधील प्रत्येक रॉव किंवा रेकॉर्ड मध्ये केवळ एकाच पुस्तकासंबंधीची माहिती आहे
तसेच ऑथर्स टेबल मधील प्रत्येक रेकॉर्डमध्ये केवळ एकाच लेखकाची माहिती आहे
पब्लिशर्स टेबल मधील प्रत्येक रेकॉर्डमध्ये केवळ एकाच प्रकाशकाची माहिती आहे
आवश्यकतेनुसार आपण कॉलम्न्स मध्ये बदल करू शकतो
उदाहरणार्थ ऑथर नामे हे फर्स्ट नामे आणि लास्ट Nameमध्ये विभागू शकतो
कॉलम्न्स द्वारे सर्च किंवा सॉर्ट करू शकतो
कॅल्क्युलेशन्स चे रिझल्टस ठेवण्यास टेबलमध्ये वेगळ्या कॉलम्न्स ची गरज नाही
रिझल्ट बघायचा असेल तेव्हा बसे मध्ये कॅल्क्युलेशन्स कधीही करता येऊ शकतात
टेबल्स आणि कॉलम्न्स बाबतीत आपल्याला सुस्पष्टता आली आहे
आता प्रायमरी कीज बद्दल जाणून घेऊ
प्रायमरी के म्हणजे काय
प्रत्येक टेबल मधील असा कोलम्न किंवा त्याचा संच की ज्यामुळे संचित केलेली प्रत्येक रॉव युनिकली आयडेंटिफाईड आहे
हा कोलम्न किंवा कॉलम्न्स चा संच टेबलची प्रायमरी keyअसतो
हा बहुधा युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो उदाहरणार्थ बुक इद किंवा ऑथर इद
प्रायमरी के फील्ड्स वापरून विविध टेबल्स मधील संबंधित डेटा आपण पटकन एकत्र आणू शकतो
प्रायमरी के मध्ये डुप्लिकेट व्हॅल्यूज असू शकत नाहीत
उदाहरणार्थ माणसांची नावे प्रायमरी के असू शकत नाही कारण नावे युनिक नसतात
एकाच टेबल मध्ये सारखेच नाव असणा या दोन व्यक्ती असू शकतात
प्रायमरी के ला नेहमी वॅल्यू असावीच लागते
जर ती रिकामी किंवा नुल असेल तर ते फिल्ड प्रायमरी के ठरवता येणार नाही
कॉलम ऑटोनंबर म्हणून सेट केल्याने प्रायमरी के columnमध्ये व्हॅल्यू असेलच याची खात्री देता येते
बसे यातील व्हॅल्यू आपोआप जनरेट करतो
स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे tablesसाठी प्रायमरी कीज सेट करू शकतो
बुक्स tableसाठी बुकिड ऑथर्स tableसाठी ऑथोरिड पब्लिशर्स टेबल साठी पब्लिशर्सिड तसेच येथे दाखवले नसले तरी मेंबर्स टेबल साठी मेंबेरिड ही प्रायमरी के असेल
टेबलमध्ये प्रायमरी के सेट केल्याने आपल्याला एन्टिटी इंटिग्रिटी मिळते
एन्टिटी इंटिग्रिटी मुळे टेबलमधे डुप्लिकेट रेकॉर्ड्स नसल्याची खात्री देता येते
तसेच रेकॉर्ड आयडेंटिफाय करणारे फिल्ड युनिक आहे आणि रिकामे नाही याची खात्री देता येते
तीन टेबल्समधील प्रायमरी कीज मुळे त्यांच्यामध्ये आपण संबंध प्रस्थापित करून ती एकत्र करू शकतो
बसे ह्या संकल्पनेवर आधारित असल्यामुळे बसे ला रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम संक्षिप्त रूपात आरडीबीएमएस म्हणतात
रिलेशनशिप्स चे काही प्रकार पाहू
प्रथम one to मॅनी रिलेशनशिप पाहू
येथे दाखवल्याप्रमाणे बुक्स आणि ऑथर्स टेबल्स चा विचार करू
पुस्तक केवळ एका लेखकाने लिहिलेले असते
काही वेळा एकाच पुस्तकाचे दोन किंवा अधिक सहलेखक असतात
आपल्या उदाहरणात मात्र प्रत्येक पुस्तकाचा एकच लेखक आहे असे मर्यादित ठेवणार आहोत
आपल्या उदाहरणात पुढे एका लेखकाची अनेक पुस्तके असू शकतात
ऑथर्स tableमध्ये दिसत असलेल्या एका लेखकाची अनेक पुस्तके बुक्स टेबल दाखवलेली असू शकतात
अशाप्रकारे ही one to मॅनी रिलेशनशिप आहे
आणि हे लायब्ररी डेटाबेस मध्ये दाखवण्यासाठी ऑथर्स टेबल मधील ऑथर इद ही प्रायमरी keyघेऊन ती बुक्स टेबल मध्ये समाविष्ट करू
बुक्स टेबल मधील ऑथर इद ला फोरिग्न के म्हणतात
पब्लिशर्स टेबल मधील पब्लिशर इद ही प्रायमरी के बुक्स टेबल मध्ये समाविष्ट केल्यावर फोरिग्न के होईल
कोलम्न किंवा columnsचा संच शेअर केल्यावर आपण डेटाबेस मध्ये one to मॅनी रिलेशनशिप्स दाखवू शकतो
फोरिग्न keysद्वारे टेबल रिलेशनशिप्स प्रस्थापित करता येते
रिलेशनशिप प्रस्थापित करण्यासाठी एका tableची प्रायमरी के ही दुस या tableची फोरिग्न के म्हणून दाखवता येऊ शकते
याद्वारे आपल्याला रेफरेन्शिअल इंटिग्रिटी ची खात्री देता येते
म्हणजेच टेबल मधील प्रत्येक फोरिग्न के ची वॅल्यू ही संबंधित tablesच्या प्रायमरी keyशी जुळली पाहिजे
आता many to मॅनी रिलेशनशिप पाहू
त्यासाठी टेबल डिझाइन वर जाऊ
अनेक प्रती उपलब्ध आहे असे समजून एक पुस्तक कितीही libraryच्या सदस्यांना देता येऊ शकते
तसेच पुस्तकांच्या उपलब्धतेनुसार सदस्य कितीही पुस्तके घेऊ शकतात
हे अनेक पुस्तके अनेक सदस्यांना दिल्याचे उदाहरण आहे
हे many to मॅनी रिलेशनशिप दाखवत आहे
आपल्या डेटाबेस मध्ये many to मॅनी रिलेशनशिप दाखवण्यासाठी बुकसिश्यूड टेबल हे तिसरे टेबल तयार केले आहे ज्याला जंक्शन tableही म्हणता येईल
येथे बुक्स आणि मेंबर्स ह्या प्रत्येक टेबलमधील प्रायमरी कीज बुकसिश्यूड टेबल मध्ये समाविष्ट करणार आहोत
बुकसिश्यूड टेबल सदस्याला दिल्या गेलेल्या प्रत्येक पुस्तकाची नोंद ठेवेल
अशाप्रकारे तिसरे जंक्शन टेबल बनवून many to मॅनी रिलेशनशिप दाखवू शकतो
शेवटी one to ओने रिलेशनशिप पाहू
कधीकधी काही एट्रिब्यूट्स किंवा कॉलम्न्स हे काही विशिष्ट डेटासाठीच भरले जातात अन्यथा रिकामेच असतात
समजा केवळ एकाच लेखकाचा वेबसाईट एड्रेस आहे आणि इतरांचा नाही
ऑथर्स टेबल मधील नवा वेबसाईट कोलम्न जवळजवळ रिकामा असल्यामुळे डिस्क स्पेस वाया जाते
हा कोलम्न नव्या सप्लिमेंटल टेबल मध्ये हलवू शकतो ज्याची ऑथर इद हीचprimary के असेल
सप्लिमेंटल टेबल मधील प्रत्येक रेकॉर्ड हे मुख्य टेबल मधील एकाच रेकॉर्डशी संबंधित असेल
हे one to ओने रिलेशनशिप दाखवते
आपण डेटाबेस मध्ये रिलेशनशिप्स प्रस्थापित करण्यास शिकलो
डेटाबेस डिझाइन च्या दुस या भागाच्या अंतिम टप्प्यात आहोत
आपण हे टॉपिक्स शिकलो
माहितीचा भाग कॉलम्न्स मध्ये रूपांतरित करणे
प्रायमरी कीज नमूद करणे
टेबल रिलेशनशिप्स प्रस्थापित करणे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
ह्या प्रॉजेक्टचे संयोजन httpspoken tutorialorg ने केले आहे
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
सहभागासाठी धन्यवाद